अशा दुकानाचा तो फोटो ये काय ग्रहाक तिथ जाऊन ते खात आहे. बाहेर एक टपरी पण य त्या टपरी वर पण दोघ तीघ आहेत.

वह्या पुस्तक अशी बरीच सामान त्याच्या मधे दिसतायत.

एल आकाराचा त्या इमारतीला बाहेरच्या बाजुने काच लावलेला आहे चार ते पाच मजली ती इमारत आहे तीच्या बाजुन पण तेवडीच इमारत आहे.